व एखादा येथे लग्न समारंभ स्नेह संमेलम्ब असं काही तरी असावे असं मला वाटत आहे.

या या चित्रामध्ये मला एथे एक मोठसे घर दिसत आहे व झाडी झुडपे दिसत आहे हे निळे निळे आकाश हे पांढरे पांढरे डोंगर इथे मला दिसत आहेत.

या दृश्यामध्ये इथे मला बांधकाम चाललेले दिसत आहे व येथे दोन टाक्या दिसत आहेत.

या दृश्यामध्ये मला येथे प्रत्येक जन आरवे आडवी मांडी घालून बसलेले आहे असे दिसत आहेत.

व इथे हा पुरुष पाणी पिताना दिसत आहै व हा झाडाच्या देठापाशी गेलेला आहे जवळ--